ही एक गॅलरी दिसत आहे ह्या गॅलरी मध्ये एक खुर्ची ठेवलेली आहे.

अशे वेगवेगळे खाणे केलेले दिसत आहेत.

साईड ला हा पुतळा लावलेला आहे एक माणूस तिथे थांबलेला आहे.

या हॉल मध्ये लाल कलर च्या मशीन लावलेल्या आहेत बाजूला एक मशीन लावलेली आहे.

वर डोंगरावर सुंदर असं गवत हिरवंगार दिसत आहे.

व इथे अनेक प्रकारची कप लावलेली दिसत आहेत.

व बाजूला हिरवे हिरवेगार असे गवत आहे.